मला मला ना आज घरी जरा

मला आज नाही का रेसिपी बनवायची घरी सांग ना मला एखादी रेसिपी

काय करायचं माहिती का आधी मोठा कांदा कापून घ्यायचा. कांडा आणि अ खोबरं लसूण

आणि गरम मसाला माहिती का तुला धने वगैरे असतात नाही का

ते ना कट करायचे म्हणजे कांदा वगैरे आणि फ्राय करायचं तेलामध्ये नाही का

आणि फ्राय करायचं थोडा वेळ आणि गार होऊन द्यायचं त्याला.

सगळं बारीक करायचं मिक्सरमध्ये मग नाही का मसाला हाय नाही का त्याचं वाटण होतं.

हां मग ते तेलामध्ये काय करायचं तेलामध्ये टाकायचं तेल तेल गरम करायला ठेवायचं तेलामध्ये तो मसाला टाकायचा आधी.

कांदा टोमॅटो चालत असेल तर कांदा टोमॅटो टाकायचं.

गरम मसाला ऐक ना

गरम मसाला त्याला जरा गरम करायचा गरम मसाल्याला.

हां थोडा फ्राय करायचा त्याला म्हणजे नाही का तांबूस तांबूस कलर येईस्तोपर्यंत.

चॉकलेटी चॉकलेटी थोडा थोडा कलर यायला लागला ना की मग त्याला काढायचा लगेच.

हां मग त्याला गार करायचा थोडा वेळ नंतर मिक्सरला बारीक करायचं.

मग नंतर तेल गरम करायचं तेलामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकायचं

बारीक चिरून हां त्याच्यानंतर मग मसाला टाकायचा चिकन वगैरे आधीच धूवुन ठेवायचं

मसाला टाकला की मग थोडासा त्याला फ्राय करायचं चांगला फ्राय करून द्यायचा कारण की नाही का असं आपल्याला

त्रास होऊ शकतो ना त्याच्यामुळं काळा मसाला असतो ना.

त्याला फ्राय केला का मग त्याच्यामध्ये चटणी मीठ हळद टाकायचं आणि आपले गरम मसाला वगैरे नाही का चिकन मसाला वगैरे टाकायचा.

आणि चिकन चांगलं धुवून घ्यायचं मग नाही का बारीक बारीक पीस असतात ना

म्हणजे पाणी गरम करायला ठेवायचं पाणी लगेच टाकायचं नाही

म्हणजे पाणी गरम करून टाकायचं असं का?

चिकनला ये ना जरा मसाला लावायचा पूर्ण

म्हणजे मॅग्रानेट करून ठेवायचं चिकन ना. हां मॅग्रानेत करायचं म्हणजे गॅसवरच गॅस चालू असतानाच. हां

ठेवायचं झाला ना की मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं.

आणि चांगलं हलवायचा आणि सुक्क असत सुक्क पण

म ते चिकन चिकन काढायचं त्यातून आणि परत तसाच मसाला करायचा गरम मसाला टाकायचा

त्याच्यामध्ये चटणी मीठ हळद टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं चिकन असत ना ते टंकायचं आणि थोडंसं आपण ते अ पातळ वाला रस्सा केलेला असतो ना

रस्सा असतो ना थोडासा टाकायचा त्याच्यामध्ये नाही का मिक्स होईपर्यंत थोडंसं थिक थिक होण्यासाठी.

अ तशी केलेली याला युट्युबला बघून

मी बघितलं होतं मी बघितलं होतं ते तुला सांगते. अ म्हणजे आपलं चिकन असतंय ना, चिकन पहिले चांगलं धुवून घ्यायचं.

अदरक लसूण पेस्ट आणि नाही का खडा मसाला

हां चिकन मसाला परत थोडंसं मिरची पावडर

मग त्यांनतर कांदे वगैरे चिरते नाही का.

ते फ्राय करून घेते मग त्यामध्ये चिकन मसाला मसाले असतात ना ते माझी सासू मला सांगते ते मसाले तेच मी ते टाकते.

मग वरून मग मी ते अर्धा तास मॅरीनेट करून ठेवते ते चिकन कारण की ते असे बघितलेत असं असं मुरतं ते

हां मग मी ते लगेच मग बनवते कुकर मध्ये बनवते कुकर मध्ये कसं लगेच होऊन जातंय ना.

हां आधी तुला आधी तुला ती

मला म्हणजे कुकरमध्ये म्हणजे हे चिकन

म्हणजे मी जास्त पातळ नाही करत हॅलो

अगं मी जास्त पातळ नाही करत असं सुक्क चिकन कसं असतंय

वाटण्याची, वाटाणा बटाटा.

वाटाणा बटाट्याची तशीच करायची आपण नाही का मसाला करून घ्यायचा चांगला.

तेलामध्ये मसाला टाकायचा आणि नाही का बटाटा बॉईल करून घ्यायचा आधी. बटाटा आणि हे

मसाला त्याच्यामध्ये टाकायचं चटणी मीठ हळद टाकायचं. चांगला मसाला हे करून घ्यायचा.

आणि त्याच्यामध्ये वाटाणा टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं करण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं.

मग तू मला सांगत जा अशी अशी डिश बनवायची मला तर येत नाही जास्त. हां मला तर येत नाही जास्त जेवण वगैरे बनवता मी तुला विचारत जाईन.

आणि तुझ्या आणि तुझ्या गावाकडचे वेगळी जरा डिश डिश असतात ना.

जेवण वेगळ्या टाईपमध्येच तुझ्या गावाकडं बनवत असण

हां वेगळं नाही येत तसं

कोकणातली आहे मी रत्नागिरी ची हां अगं कोंकण मध्ये पण बरेच असं चांगलं जेवण बनवतात असं ऐकलंय मी हो छान असतं तिकडचं वगैरे खूप

हां मग तिकडं जेवणात म्हणजे जास्त खोबर युज करतात खूप खोबरं खातात तिकडं.

पदार्थामध्ये खोबरं वगैरे टाकतात का?

जास्त प्रमाणात खोबरं जास्त.

एवढी दिवस दिवस तिकडेच होती ना शिकली नाही का हे

मम्मी पप्पांचं घर पण तिकडेच आहे कोकणात पण मी जास्त जात नाही मे मध्ये किंवा सुट्ट्या असल्यावर जस्ट त्याच्यामुळं जास्त काय जेवण संबंध नाही माझे नाही तू पहिल्यापासून पुण्यातच होती ना

मी पुण्यात शनिवार वाडा गेली अन

हां मी पण पानशेतला गेलते ते पाणी त्यासाईडला

हां मी माझ्या ऍक्च्युली माझे पप्पा होते तिथं हां मी मुळशी डॅमला पण जाणार होते पण ते तिथल्या लोकांनी नाही का पाणी सोडलं होतं मग त्याच्यामुळं

मला त्या फळाचा असला मस्त वास लई आवडतो बाबा. मी सारखं जात असते खडकवासला मला लई छान वाटतं.

मुंबईला नाही का ऍक्च्युली म्हणजे माझ्या हसबंडचे काका काकू राहतात. मुंबईला मला जायचं आहे मी गेलेले नाही एकदा गेलते मी वनडे कुठे फिरले नाही काही नाही.

त्यांच्या घरी गेले आणि आले फिरलेच नाही मी कुठं

म्हणजे आत्ता चाललंय प्लॅन माझा जायचा आज जाणार होते कार्यक्रम होता काकू काकांचा त्यांची अनिव्हर्सरी आहे ना

हां हां हां क्लासमुळं नाही ना जमणार. हां क्लास त्यामुळे नाही गेले. करायचं म्हंटल ना आपल्याला रोज यावं लागणार. नाही का आपल्याला समजण्यासाठी.

काय करायचं म्हणलं की कायतर शिकायचं म्हणलं की आपल्याला रोज असं दुसरं तसं नाहीये.

मी पाहिलेसुद्धा करत होते पाहिलेसुद्धा मी इथे क्लास केलाय. तिथं पण एवढं नव्हतं समजून सांगत तसं इथं सांगितलंय आम्हाला

आणि हां तू जर आलीस ना आमच्या इथं नाही का फिरण्यासारखं आहे नाही का.

म्हणजे भारी आहे आमचं लग्न मी तिथं फिरायला जात होती

मग तू आलीस ना इथं क्लासला आपण जाऊ. फिरायला थोडं

तुमच्या साईडला आहे का फिरण्यासारखी जागा सांग. अ तिकडे तिकडे

म्हणजे तुमच्याइथे सांग आहे का जागा फिरण्यासारखी?

विश्रांतवाडीला तो पण छान आहे.

हां मी भरपूर मी गेले नाही तिथं.

हां मी ला तिकडे खंडोबा ला गेले तिकडे फेमस आहे खंडोबा माळ.

खंडोबा माळ मोहगाव ला ये ना खंडोबा नाव आहे असं नाही का डोंगरावर असं तिथं बानू आणि खंडोबा आहे तिथं.

हां तिकडे खूप छान आहे तिकडे.

नाही ना गेली जेजुरीला जायचं आहे आम्हाला जेजुरीला

हो मी लई वेळा गेले. नाही का सारखी जात असते आमचा प्लॅनिंग पण आत्ता चाललं होतं जायचं

नाही मला जायचं आहे मी नाही गेलेले हां सासवड साईडला गेली का सासवड तिथं पण कोणता घाट?

अच्छा मी नारायणपूरला जाते दर गुरुवारला

हां तिथं पण छान आहे मी एकदाच गेले अगं एकदाच गेले नाही गेले पण छान आहे तिथं.

परत सासवड साईडला आले ना तर नाही का हां सासवड साईडला हो हुं मी जाते तिथं माझ्या फ्रेंडच आहे ना तिथं.

जोगेश्वरी मिसळ आहे भरपूर आहे तिकडं.

हो मिसळ मला पण जास्त लई आवडते. म्हणजे आवडतं पदार्थ माझं तेच ये. हां का मिसळ का अच्छा.

आणि हडपसरला पण चांगले चांगले दुकान आहेत साड्यांचे वगैरे नाही का तुला घ्याचे असेल ना तू पण

सद्य वगैरे ना तिथं पण छान भेटतात मुलचंद मध्ये पण.

लग्नासाठी साडी भांडार तिकडं पुण्याला

तर तुझं लग्न इथं झालं का कोकणात झालं? कोकणात झालं पण मी इकडूनच शॉपिंग वगैरे करून गेलेली. कोकणात पण छान असतं ना फिरण्यासारखं.

तुमच्या घरची

म्हणजे तू कोकणात पूर्ण फिरली असलं ना

नाही तू सुट्ट्याला वगैरे जात असण तर फिरतच असण ना. तिकडे तारकर्ली बीच वगैरे छान आहे तू पण जा.

मी जाणार आहे आता

फिरण्यासाठी.

जायचं आहे एकेदिवशी आम्हाला तुमच्या गावाला नाही का, तू तिथे राहते म्हणजे तुला सगळं माहीतच असलं ते तुमचं गाव आहे म्हणजे.

हां उन्हाळ्यामध्ये ये उन्हाळ्यामध्ये नाही जास्त तिकडं आम्ही जास्त उन्हाळ्यामधेच जातो.